हॅलो कसा आहेस राज? मस्त तू कसा आहेस? खूप दिवसानंतर आज बोलणं होतंय.

मी तर इथेच आहे पण बाकीच्या बातम्या तू ऐकतच आहेस.

खूप लोकं जी तरुण आहेत ती अशी हृदय रोगाने किंवा हर्ट अटॅकने मारतायत. त्यांचा मृत्यू होतोय एखादी मुलगी बघत होतो त्यामध्ये तो एक मुलगी डान्स करत होती स्टेजवरती आणि ती डान्स करता करताच ती खाली पडली. आणि डॉक्टरने सांगितले ती हर्ट अटॅकने गेली. तर ही किती भयानक गोष्ट आहे. तर या आजकाल असं का होतं? की आजकाल ऐकून खूप म्हणजे वेगळं वाटायला लागलंय की असं खूप लहान वयाचे लोकंमध्ये असे हर्ट अटॅक वगैरे येण्याची शक्यता आहे.

आणि तुला का वाटतं असं का होतंय म्हणजे तुचं याच्यावरती काय

अ काय बघू आपण काय तुझं काय आहे तुझे याच्यावर?

पहिला असं होतं ना की आपल्यात मानणं होतं किंवा बाकीच्या लोकांचं असं मानणं होतं की अ जी हर्ट अटॅकची लक्षणं किंवा जेंव्हा जी हृदयाच्या बाबतीची जी लक्षणं आहेत जे हे फक्त एजेड लोकांना वयोवृद्ध लोकांनाच होतात. पण आजकाल ते खूप तरुण मुलांना पण व्हायला लागलेत त्यामुळे काही काही लोकांचं असं मानणं आहे काही काही डॉक्टरांचं

आणि जर त्याने एक्सेसिव्ह जिमिंग केली तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा काही काही सांगतात की कोवीडच्या वॅक्सीनने काही काही लोकांना जाणवतंय हे तितकंसं आहे यात पॉईंट आहे. पण याची डीपन स्टडी एकदम खरं खरं काय मुद्दे आहेत त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. जे की आपले आपण डिस्कस करत नाही जास्त. आणि त्या डॉक्टरचं असं मानणं आहे की भारतीय तरुण फक्त त्यांच्या दिसण्यावरती जास्त लक्ष देतात. त्यांच्या आरोग्यावरती लक्ष देत नाहीत.

तुला काय वाटलं म्हणजे तुजमच्या हिशोबाने तुला काय वाटलं कशामुळे असं होतंय म्हणजे खूपच जास्त असं आता प्रमाण पण खूपच जास्त वाढलंय. जसं तू आता सांगितलं ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा जिमिंग अ याच्या अजून व्यतिरिक्त अजून काय जसं आपण बघितलं की जडपणा जे

थोडा जाड माणूस असतो त्यालाही हर्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

किंवा आपण असे ही सांगतो की अ जास्त एक्झरसाईझ केल्याने वाढते.

हर्ट अटॅक येण्याची शक्यता आणि किंवा जास्त एक्झरसाईझ ने वाढती. आत्ता एका स्टडीच्या हिशोबाने ही समोर दिसून येतोय की जे ऍथलिटस आहेत किंवा जे ऑलंम्पिक्स आहेत ज्याची जास्त एक्झरसाईझ होती

त्यांच्यापण बॉडीमध्ये असं खुपसारे दिसतात.

आणि कमी व्यायाम केल्याने पण ते त्रास होतोय तर याला उपचार काय? तुला काय वाटतं? तर याला उपचार म्हणजे आपण एकदम फक्त भारतीयांच्या

जेकी भारतीयांच्याजिनमध्ये जास्ती असतं प्रमाणामध्ये. तर त्यामुळे काय होतं एक आय आय टी स्टडी केला होता त्याच्याने त्यांनी त्यात सांगितलं होतं की सातशे पन्नास लोकांचा सॅम्पल घेतला डीएनए आणि त्या सॅम्पल मध्ये चाळीस टक्के लोकांमध्ये ते आढळून आलं की हे जेनेटिक व्हेरिएशन आहेत जिनमध्ये की जो जेन रिस्पॉन्सिबल आहे त्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे यांना डिसीजचं प्रमाण जास्ती होऊ शकतं. आणि हे त्यामुळे जर आता कोकिसिअस म्हणजे ही युरोपमध्ये ना कॉकेशिअस किंवा जपान जपानमध्ये जर एका माणसाला जर हर्ट अटॅक होत असेल तर भारतामध्ये सहा लोकांना होतो इथं चायना भारतामध्ये वीस लोकांना म्हणजे वीस लोकांचं प्रमाण आहे. तर मग अनुवंशिकता किंवा जेनेटिक्स हा एक मुद्दा असू शकतो. पण फक्त तोच नाही कारण मे बी तो आहे पण बाकीच्या पण गोष्टी आपल्या लाईफ स्टाईल बद्दल किंवा जे आपलं खाणं खाण्या पिण्याचे पद्धत जे आहे. आपण स्मोकिंग करणं, धूम्रपान करणं किंवा आपण ड्रिंकिंग करणं. आणि या सगळ्या सायकल आहेत. म्हणजे जे की आपण म्हणतो की

जो भारतीय तरुण आहे ज्याला की आता समजा स्ट्रेसचं कारण आहे त्यामुळे स्ट्रेस नाही आणि मग स्ट्रेसमुळे झोपू शकत नाही मग त्यामुळे तो ड्रिंक करतो त्यामुळे तो स्मोकिंग करतो. आणि ही सायकल आहे याच्यातून बाहेर येणं खूप मुश्किल होतं. हुं ते स्मोकिंग ड्रिंकिंग हे खूप म्हणजे हे तर खूपच जास्त विषय आहे ते खूप टाईम पासून स्मोकिंग करत असतील

किंवा खूप टाईम पासून डिप्रेशन किंवा स्ट्रेस असतील. तर ते त्यांना तो म्हणजे हे लोकांनाही माहिती की जास्त स्ट्रेस ठेऊ नये किंवा खूप डिप्रेशनमध्ये जाऊ नये त्याच्यामुळे हार्टअटॅक वरती म्हणजे हार्ट वरती प्रॉब्लेम येऊ शकतो

किंवा एका जागेवरती आपण जास्त वेळ बसू नये. थोडी थोडी चकरा म्हणजे तिथून फिरावं.

असं लोकांनाही कळायला हवं की बाबा आपण

आता जसं आता आपल्या इंडियामध्ये एक अजून कल्चर आलाय की थ्री शिफ्ट चालतात. ऑफिसेस मध्ये आता खूप असं जसं ग्रोविंग होतोय डेव्हलपमेंट होतीये इंडियामध्ये पण खूप म्हणजे तीन शिफ्ट चालूयेत

तर तिथं पण ये बराबर लोकांना प्रॉपर झोप नाहीये लोकं प्रॉपर झोपू शकत नाहीयेत

आणि मला वाटतं असे भरपूर सारे प्रॉब्लेमयेत इनफॅक्ट झोप सुद्धा हार्ट अटॅकला कारण बनतोय. किंवा झोप होत नाही माणूस स्ट्रेसमध्ये जातोय ऑफिसचा स्ट्रेस स्ट्रेस

किमान कशाचातरी स्ट्रेस असून सुद्धा त्याला नाही होत डाएट सुद्धा प्रॉपर नसल्यामुळे म्हणजे कंटिन्युइसलि बाहेरचं खाणे आता आपण जसं सांगतोय की कंपनीज मुळं म्हणजे तरी शिफ्ट आहेत तर त्याचं युज्युअली भरपूर बाहेरचं खाणं होतंय. चहा जास्त होती

किंवा भरपूर असं फास्ट फूड खूप जास्त होतंय त्याच्यामुळं त्याला हार्ट ही खूप जास्त वाढून जाते कारण हे सगळे जे बाहेरचे पदार्थ आहेत ते एक लिमिट पर्यंत मला असं वाटतं की इट इस ओके पण एक्सेसिव्ह जर आपण खायला गेलो तर

तर ते डायरेक्टली हार्ट वरती अटॅक करतो. आणि तो देतो. पण त्यात आहे ना की आपले जे प्रोसेस्ड फूड आहेत आपल्याला पहिला असे होते की एकोणीसशे पन्नासमध्ये खायचे वांदे होते. आपल्याला खायला भेटत नव्हतं लोकांना भूकमारी व्हायची. पण आता काय झालं ग्रीन रिव्युलेशन झालं. आणि त्यानंतर प्रोसेस्ड फूडची क्रांती त्यामुळं काय झालं की प्रोसेस्ड फूड बाजारात आलं. पण हे आल्यावरती वाईट परिणाम पण झालं. जसं की आपण म्हणतो की लोकांना कळतं कसं काय की हे फूड आहे लोकांना भारतातल्या लोकांना माहितीच आहे की चांगलं फूड काय आहे मेजॉरिटी. हे लोकांना माहिती आहे की कॉन्शिअस त्यांना माहिती असतं की आहे चांगलं फूड पण लोकांना माहितीच नाही की चांगलं फूड काय ते भूक लागल्यानंतर त्यांना की जे मोठे मोठे कलाकार असतात. अभिनेते असतात त्यांच्याशी ऍडव्हर्टाईस करतात. आणि ते आपण जे म्हणतो की शुगरी ड्रिंक असतात. आपण म्हणतो की त्याला कोक झालं असे बाकीचे गोष्टी असतात. की ज्यामध्ये शुगर असते पण लोकं ते कंझ्यूम करत राहतात. किंवा आपण चिप्स घेतलं बाकीच्या गोष्टी तेलामध्ये जातात. या गोष्टी लोकं बघत नाही आणि त्यामुळे त्यांची लाईफ सुधरत नाही.

तर मग असं का होतंय की भारतीय होतात ते तुला काय वाटतं की काय कारण असेल की भारतीय लोकं स्ट्रेस होतात ते?

काम आणि बाकीचे पण तुला काय वाटतं कारण असं कॉम्पिटिशन आहे मोबाईल वरती सर्व अवेलेलेबल असणार आणि काय कारण असू शकतात? भरपूर कारण आहेत जस आता तू सांगितलं स्ट्रेस आहे. किंवा प्रॉपर झोप होत नाही. इनफॅक्ट आपण सुद्धा बघतो आपली दोन तीन दिवस झोप व्यवस्थित नीट झाली नाही तर आपल्याला अशी झोप येति आपण थोडेसे दिसतो थोडे अनकंफर्टेबल दिसतो.

इव्हन याच्या नंतर आहे की जे जास्त खाणं बाहेरचं खाणं

म्हणजे आपल्या स्वतःकडे बघायला विसरले आहेत. की बाबा हे कॉम्पिटिशनमध्ये मी उतरलो

हुं आणि या गोष्टीत सोशल मीडियामुळे खूप जास्ती पुढे जातात की लोकं ऍक्सेसिव्ह म्हणजे त्यांना सोशल मीडिया पासून जास्ती आजून त्यांना आदत लागते म्हणजे की सवय लागते एखाद्या गोष्टीची सोशल मीडियामध्ये ते बघता तरी ते करायला बघतात ते कॉपी करायला बघतात

आता याच्यामध्ये पण आपण बघितलं तर जसं आता तू सांगितलं सोशल मीडियामुळे तर मी म्हणजे

मी माझ्या जिमच्या टाईमला की जेंव्हा मी जिमला जायचो आताही मी जातोय पण मी काय बघितलं ते लोकं युट्युबवरती विडिओ बघतायेत व्हिडीओ घेतायेत. आणि तेच व्हिडीओ वर्कआउट करतायेत. त्या लोकांना ऍक्च्युली त्याच्या कारण माहित नाहीये की बाबा लोकं त्यांना फक्त बघून कॉपी करतायेत की हा करतोय तर मी पण करू शकतो. त्यांना त्याच्याने सुद्धा हा स्ट्रेस खूप वाढतो.

शरीरात कारण तिथे तो एक प्रॉपर वे नाहीये व्यायाम करण्याचा. त्याने सांगितलं आणि मी केलं.

त तुम्ही आता तुम्ही

जसं हळूहळू

की तुम्हाला काय सूट करतंय तुम्ही दुसऱ्याच कॉपी करायला बघितलं तर तुम्ही.

आणि आत्ता एक अजून स्टडीमध्ये मी हे पण ऐकलंय की आपण एकदम एवढी मॉडरेट एक्झरसाईझ करतो म्हणजे विकमधील. मिनिमम म्हणजे मिनिमम असं सांगू शकत नाही मॅक्सिमम वन फिफ्टी हवर्सच्या वरती आपण मॉडरेट एक्झरसाईझ करू नयेत. ते पण कोणी जे असे मोठे ऍथलिट आहेत त्यांच्या त्यांच्या करता.

बेसिक लोकांकरता तर मॉडरेट एक्झरसाईझ करण्याची गरजच नाहीयेत कारण ते म्हणजे एक स्टार्टर्स आहेत जिम मध्ये ते मग त्यांना काय प्रॉब्लेम येतील त्यांना काय प्रॉब्लेम नाही पण जे मोठे ऍथलिट आहेत ज्यांना खूप वर्कआउट करायला लागतं त्यांना पण असं सांगू शकतो की आपण दीडशे.

काय बोलतो आपण दीडशे तासांच्या वरती किंवा एकशे वीस तासांच्या वरती तुम्ही जास्त वर्कआउट करू नये मॉडरेटमध्ये रेग्युलर वर्क आउट करा

मॉडरेट वर्कआउट इस म्हणजे बरं नाहीये तुमच्या शरीराच्या ते तुम्हाला ऍटलीस्ट

किंवा मिनिमम मिनिमम तुम्ही टू पॉईंट फाईव्ह हवर्स तर एक्झरसाईझ केलं पाहिजे. तर त्यामुळे तुमची बॉडी फंक्शन्ड राहू शकते. म्हणजे एकेचाळीस टक्के फोर्टी वन पर्सेंट इंडियन्स तर ते पण करत नाहीत. आणि त्यातले असे सांगतात आहेत की जे एकेचाळीस त्यातले पन्नास टक्के सांगतात येत की त्यांना वेळ नाही भेटत ये कामामुळे

आणि म्हणजे झोपेचं आपण काहीतरी बोललो झोपेची कोन्टिटी आपण किती वेळ झोपतो आणि क्वांटिटी पण महत्वाची आहे.

परंतु क्वालिटी बरी असेल न तर आपला बीपी कोलेस्ट्रॉल आणि बाकीच्या गोष्टींवर पण फरक पडतो

खूप फरक पडतो म्हणजे, बरोबर बोलला तू खूप फरक पडतो कारण झोपेची क्वालिटी

आता एक सर्वे झाला त्याच्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी सांगितलं की हां जे काम करतात ये इतर सगळ्या गोष्टींमध्ये ते वर्किंग प्रोसिजर आहे त्यांनी सांगितलं ऐंशी टक्के लोकं हे स्ट्रेस्ड आहेत.

पंच्याहत्तर टक्के आहेत त्यांना माहिती आहे की ते स्ट्रेस्ड आहेत पण त्यांना जे ते हेल्थ त्यांच्याशी बोलले ते कम्फर्टेबल नाहीयेत. त्यामुळे आपल्याला आपल्या इथं असं आहे की हां जरा का याला मेंटल प्रॉब्लेम आहे चा प्रॉब्लेम असेल जे ते स्ट्रेस्ड फील करत असले तर की अजून एक त्यांचा आहे की हा हा मेंटल आहे आपल्यात असं बोललं जातं पण ते तसं नसतं प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच लोकांना असतं आणि मेजॉरिटी लोकं ऐंशी टक्के लोकं म्हणजे मेजॉरिटी लोकंच झाले ना. ते ते लोकं पण या परिस्थितीतून जातात ते पण त्यांना असे वाटते की बाकीचे लोक काय म्हणतील? किंवा त्यांना असं वाटतं की असं तर नाही होणार तसं तर नाही होणार.

अ युपीच्या मुख्यमंत्र्यांनी सागणीतलं की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक मेंटल हॉस्पिटल उघडलं पाहिजे. म्हणजे जे अ मेंटल हेल्थच्या बाबत एक हॉस्पिटल उघडलं पाहिजे किंवा असे बाकीच्या गोष्टी पण किती होत जातात. ते पण एक बराबर आहे गव्हर्नमेंट ने आपलं पाऊल उचललाय एक चांगलं केलंय त्यांनी. आणि ते त्यांना पण माहिती आहे तर ते अवेअर होतायेत. म्हणजे ते लोकांना अवेअर करतायेत आणि राहील तर तू आता जसा बोलला एंझाइटी वगैरे त्याच्या करता.

ते लोकं याच्यातून बाहेर येत नाहीयेत लोकं अक्षरशः त्याच्याकरता औषध घेतायेत म्हणजे आपल्यावरती अवलंबून आहेत आपण याच्यातून कसं बाहेर पडावं?

लोकं त्याच्यातून बाहेर पडतच नाहीयेत लोकांना वाटतं की मी औषध घेईल तर मी बरं होईल. मी औषध घेणार नाही तर मी बरा होणार नाही. किंवा माझी एंझाइटी जाणार नाही. ते सगळं आपल्यावरती अवलंबून आहे आपण आपल्या बॉडीला कसं देऊ शकतो म्हणजे किती आपण आपल्या बॉडीला सांगू शकतो की बाबा अ औषध न घेतल्यामुळे आपण आपली एंझाइटी कशी बाहेर काढू शकतो.

एंझाइटी काय आपण दुसऱ्या जरी सांगू.

कॅन्सरच्या औषधाने म्हणजे कॅन्सर थेरीपीने सुद्धा हार्ट अटॅकचे वाढलेले आहेत जसं आपण सांगतो टार्गेट थेरपी आता डॉक्टर्स काय करतात, की तुम्ही तुमचे थेरपी चालू असण्याचे अगोदर कंपलसरी तुमचं ईसीजी

हे खूप महत्वाचे आहेत त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की बाबा हार्ट अटॅकचं किती पर्सेंट आहे हार्ट आपलं किती पर्सेंट काम करतं जसं

आता मच्याजवळमधेच एक जण होतीत त्यांच्या हार्ट चं फक्त फिफ्टी फाईव्ह परसेंटच हार्ट चालू होतं. आणि त्या दिवशी त्यांची केमोचे इंजेक्शन होते आणि डॉक्टर बोलाल की आपण देऊ शकत नाही कारण तो हार्ट वरती तुमच्या डायरेक्ट अटॅक करेल आणि तुम्ही झडतक्यात जाल

म्हणजे ते आपल्याकरता ती रिस्क घ्यायची नाही. मिनिमम हार्ट हे सिक्स्टी पर्सेंट राहावं कॅन्सर पेशंटचं मिनिमम हार्ट हे सिक्स्टी पर्सेंट व्हावं तरच ते इंजेक्शन पुढं जाऊ शकत

हो बरोबर आहे आधी चेकअप केलं पाहिजे बरोबर आहे. आधी आपल्याकडं काय होतं आपल्याइथं ईयरली आपण जे म्हणतो की चेकअप असतो. तो केला नाही जात. आपण म्हणतो ना की आपल्याला तहान लागल्यावर खोदतो.

की आपल्याला गरज लागली तर आपण म्हणतो शोधा आता. तर आपण ईयरली चेकअप किंवा सिक्स मंथचे चेकअप चे जे डॉक्टर अडविसी देतात ते आपण करत नाही.

तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सांगितलं की युपीच्या राज्याने युपी ते मी बी केरला मध्ये होत असेल. कारण केरला थोडंसं

पुढे गेलंय त्या बाबतीत ते विचार करतात ते. मेंटल हेल्थच्या बाबतीत आपण

आफ्टर द इज ऑफ फोर्टी चाळीस वर्षाच्या पुढच्या लोकांना हेल्थ हेल्थच्या विषयी खूप म्हणजे त्यांना असं खूप जास्त ते इम्पॉर्टन्स द्यावं लागेल त्यांना हेल्थ करता म्हणजे रेग्युलर चेकअप आता तरुण लोकांमध्ये आपण नाही चेकअप केली दोन वर्षात एकदा चेकअप केली तरी काय प्रॉब्लम नाही थर्टी फाईव्ह थर्टी ऐट पर्यंत पण त्याच्या पुढच्या लोकांनी कंपलसरी सहा महिन्यात किंवा एका वर्षात त्यांच्या टोटल बॉडी चेकअप आणि त्यांचं आणि जर का त्यांची फॅमिली हिस्ट्री त्यांची फॅमिली हिस्ट्री जर हार्ट रिलेटेड असेल तर त्यांनी चेकअप केलंच पाहिजे.